इथं सोफा सेट आहे सोफा सेटवर पिलो ठेवलेला आहे सोपासेटचा कलर लाल आणि गोल्डन आहे.

आणि हिथं बसायच्या खुर्ची पण आहे टू-व्हीलर ठेवलेले आहे तिथ पार्क केलेल आहे आणि कचऱ्याचा डब्बा कोपऱ्यावर आहे.

आणि काचाच्या टेबल वर स्टील चे ग्लास पण आहे.

एक ऑफिस आहे आणि कृपया तुमचे शूज ठेवा.

एक जंगल आहे तिथे हिरवे जाळ आहे आणि एक माणूस हातातून फूल घेवलेले घेतलेले आहे.

पुलाचा कलर पांढरा आहे आणि तिथं लय घाण कचरा पडलेला आहे.

एक हॉटेल हैं हॉटेलमध्ये टेबल आणि खुर्च्या पण ठेवलेल्या आहे टेबलवर कापडा हाय आणि तेच्यावर काचाच ग्लास --

ए_सी पण चालू आहे लाईट आहे लाईटचा कलर रेड आहे.

हिथं एक जंगल आहे आणि एक रोड आहे आणि एक टेंट मारेला आहे आणि टेंट मध्ये--

एक बिल्डिंग आहे ते लई उंच बिल्डिंग आहे और तिच्यावर काचेची खिडकी पण आहे आणि काचेची खिडकी लई आहे आणि इथं आहे लॅम्प .

इथं जंगल आहे जाळ आहे जाळ लय ऊंच आहे आणि इथं हिरण आहे आणि हिरण--